social media आपल्या जगण्याची पद्धत बदलत आहे इथं प्रत्येक गोष्ट उप्लब्द आहे social media आपल्यासाठी नक्कीच एक वरदान आहे आणि यामध्ये जगाला बदलण्याची शक्तीही आहे social media आपल्या जीवनाचा भाग बनत आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत पण त्याचे काही नुकसान देखील आहेत social media चे फायदे व नुकसान पाहून नक्कीच ठरवू शकतो social media आपल्यासाठी शाप आहे कि वरदान social media चे फायदे बघता खूप लोकांसाठी social media हे नक्कीच एक वरदान च्या रूपात बघतात कारण त्याच्या साहाय्याने कोणतीही व्यक्ती जगातील कोणत्याही व्यक्ती शी घर बसल्या संवाद साधू शकते तसेच यावर video call ची सुविधा उप्लब्द आहे social media वर आपण खूप सारे नवीन मित्र बनवू शकतो जर तुमच्याकडे कुठल्याही कला असेल तर ती कला तुम्ही social media च्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवू शकता social media ची ताकत वापरून government लोकांना जागृत करू शकते कारण social media चा वापर प्रत्येक नागरिक करू शकतो विद्यार्थी social media वर त्यानं आवड असणाऱ्या विषयावर संपूर्ण माहिती मोफत मिळवू शकतात social media चे अमर्यादित लाभ आहेत पण तरीही काही लोकांना वाटत कि social media आपल्यासाठी एक शाप आहे कारण त्याचे काही नुकसान देखील आहेत social media चे नुकसान अह बघाला गेलेतर असे आहे कि social media चा वापर इतका वाढला आहे कि लोक आता संवाद साधण्यासाठी एक दुसऱ्याला भेटत नाहीत तसेच social media वर बनवल्या जाणाऱ्या मित्राकडून फसवणूक केली जाऊ शकते खूप लोक आपली कला social media च्या माध्यातून साधार करतात पण त्यांना टीकेला सामोरे

मुलं आपला महत्व पूर्ण वेळ social media वर वाया घालवतात आणि आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात social media वर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोठल्याहि थराला जाऊ शकतात आणि ते त्यांचे भविष्य धोक्यात टाकतात जसे त्यानं आह जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसे जस मी मगाशीच सांगितलेलं होत कि जसे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसे social media ला देखील आहेत त्याचे परिणाम देखील दुष्परिणाम देखील आहेत आणि फायदे देखील आहेत social media म्हणजे त्या माध्यमातून आपण आपले photo आपल्या कुटुंबाना नातेव्यक आणि मित्रांना पाठवतो आणि आपल्या बदल सांगतो facebook whats aap

म्हणून हि ओळखले जाते तर आजच्या काळात तंत्रज्ञानाचा विकास दिवसेंदिवस होताना दिसत आहे तंत्रज्ञानाच्या ह्या वाढत्या विकासा social media प्रचंड अविष्कार झाला आहे social media म्हणजे internet च्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातम्या आणि बातम्यांचे हस्तांतर केंव्हा social media नाही हे सर्व ओ application whats aap facebook instagram twitter या social media वर येतात आणि सध्या या सर्व application चा trend खूप जास्त आहे social media च्या माध्यमातून लोकांना देश भरातील सर्व बातम्या एका क्षणात मिळतात जुन्या काळी मोठ्या बातम्या हि लोकांपर्यंत पोचत नव्हत्या मात्र साध्या social media मधून लहानात लहान बातमी एक सेकांदात व्यक्ती पर्यंत पोचते social media आज आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे button दाबल्या वर आम्हाला आपल्या संबंधीत सकारात्मक आणि नकारात्मक माहितीची विसृत श्रेणी मध्ये प्रवेश मिळतो social media हे खूप शक्तिशाली माध्यम आहे आणि ते प्रत्येकाला प्रभावित करते social media शिवाय आपल्या जीवनाची कल्पना करणे कठीण आहे परंतु त्याच्या अति वापरामुळे आपल्याला त्याची किंमत देखील मोजावी लागते social media चा समाजावर होणारा परिणामा बदल बरेच तर्क मांडले गेले आहेत काही लोकांचे मत आहे कि ते वरदान आहे तर इतरांना ते शाप वाटतो social media चा समाजाच्या सामाजिक विकासात हातभार लागतो आणि अनेक व्यवसाय वाढीस हि मदत होते हे लाखो शक्तिशाली ग्राहका पर्यंत पोचण्यासाठी social media marketing सारखी साधने करते social media च्या माध्यमातून आपल्याला माहिती आणि कोणत्याही सामाजिक कारणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी social media चा वापर हे एक चांगलं साधन आहे हे इच्छुक नोकरी साधणाऱ्याना देखील मदत करते हेव्यक्तींना सामाजिक दृष्ट्या विकसित होण्यासाठी आणि जगाशी कोणताही संकोच न करता संवाद साधण्यासाठी मदत करू शकते अनेक लोक उच्च अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन वर भाषणे ऐकण्यासाठी social media चा वापर करतात हे तुम्हाला लोकांचे संवाद साधण्यास देखील मदत करू शकते आणखी अनेक अभ्यास पुस्तकांचा असा विश्वास आहे कि social media लोकांन मधील निराशा आणि चिंता निर्माण करणारा एक घटक आहे मुलाचा मानसिक विकास बिघडवण्या मागे हेही एक कारण ठरत आहे social media अति वापरामुळे झोपेवर परिणाम होतो cyber धमकी देणे प्रतिमा कलंकित करणे इत्यादी सारखे इतर अनेक नकारात्मक प्रभाव होते social media मुळे तरुणानं मध्ये हरविनाप ची भीती प्रचंड वाढली आहे social media हा आज आपल्या जीवनात सर्वात मोठा घटक आहे या सुस्थिती कडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही याद्वारे आपण कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतो आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा आपला प्रियजनांशी बोलू शकतो social media हा आकर्षित घटक आहे आणि तो आज आपल्या जीवनाचा एक भाग हि आहे तरुण हे आपल्या देशाचे भविष्य आहे ते देशासाठी अर्थव्यवस्था घडवू शकतात केंव्हा तोडू शकतात तर social networking site वर सर्वाधिक सक्रिय प्रभाव

social networking site वरील उपस्थितही आणि प्रभावशाली profile ला profile चा वाढता प्रभाव तरुणांवर मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे आकडेवारी नुसार एक सामान्य आठवड्याला सरासरी हम्म चोवीस तासात social media चा वापर करोत ज्यामुळे अभ्यास आणि शारीरिक आणि इतर फायदेशीर क्रियाला यासारख्या गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या इतर या सलखान साठी थोडा वेळ मिळतो लक्ष नसणे कमी लक्ष चिंता इतर गुंतागुंत समस्या आता आमच्या खऱ्या मित्रापेक्षा अप्रत्यक्ष मित्र आहेत आणि आम्ही दिवसेंदिवस एकमेकांशी असलेले नाते गमावत आहोत यासोबत तुम्ही वयक्तिक माहिती अनोळखी व्यक्ती लैंगिक गुन्हेगार इत्यादी ना देण्याचे अनेक धोके आहेत social media चा सकारात्मक परिणाम म्हणजे शिक्षणासाठी हे एक चांगले साधन आहे त्यातून अनेक सामाजिक समज सणसाठी जनजागृती होऊ शकते online माहिती वेगाने हस्तांतरित होते त्याच्या मदतीने वापर करताना त्वरित माहिती उपल्बध होते बातम्यांचे माध्यम म्हणून हि त्याचा वापर करता येईल त्याचे काही सामाजिक फायदे देखील आहेत जसे कि लांब अंतरावरील मित्र आणि नातेवाईक शी संवाद साधण्यास सक्षम असते त्यातून online रोजगाराच्या संधी उपलब्द होतात परीक्षेस फसवणूक अह करण्यास अह मदत होते social media मुळे तर हा एक नकारात्मक परिणाम आहे social media चा यात काही शंका नाही कि सकारात्मक आणि नाकारतमक दोन्ही बाजू वापर करताना social networking चा वापरा बदल त्यांचा वेकाचा वापर केला पाहिजे विद्यार्थी म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी अभ्यास खेळ आणि social media यासारख्या कामांमध्ये समतोल साधला पाहिजे जर आपण संपूर्ण जगाला एकत्र जोडण्याचा विचार केला तर social media शिवाय दुसरा कोणताही मार्ग असू शकत नाही हि आजच्या काळाची गरज बनली आहे राजकारणी असो व अभिनेता मोठा उद्योगपती असो केंव्हा साहित्यिक असो असे प्रसिद्ध व्यक्ती social media वर स्वतः update ठेवत असते जेणेकरून त्याच्या चाहतेच त्यांच्या जाणीव होते स्वतःला समाजाशी जोडून ठेवण्यात social media चा मोठा वाटा आहे अनेक वर्ष्यापासून मग भेटलेल्या लोकांना भेटण्यासाठी social media पेक्षा चांगला मार्ग कोणताही नाही असू शकत आज कालच व्यस्थ काळात आपण कोणाला भेटला जाऊ शकत नसलो तर किमान facebook twitter whats app id च्या माध्यमातून एकमेकांची ओळख करून घेतली यांच्यातही लोक आनंदी आहेत इतकेच नाही तर अनेक प्रकारच्या कौशल्या मध्ये पारंगत असलेल्या पारंगत असलेल्या लोकांचे video तुम्ही पाहू शकता काही लोक याद्वारे त्याचे कौशल्य इतरांना शिकवत आहेत आता कोणतीही बातमी केवळ television radio केंव्हा वृत्त आह पत्रातूनच लोक प्रिय होत नाही तर social media मुळे हि होते तर हे सगळं काही आपण आज जाणू शकलो केवळ social media मुळे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत आणि आजचा आपला नवीन विषय आहे म्हणजेच my role modelmy role model म्हणजेच माझे आदर्श कि जे आपल्या जीवनात आपले जीवन साध्य करण्यास योग्य रीतीने जगण्यास मदत करत असते. माझे आदर्श आणि my role model हे आपण लहानपणापासूनच आपण ठरवत असतो. आणि त्यानुसार आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपापल्या role model नुसार त्यांचे गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. चांगल्या role model मध्ये खूप सारे गुण असतात. एका जी एका व्यक्तीला महान असे बनविण्याचा प्रयत्न करत असते. या गुणांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आत्मविश्वास आणि नेतृत्व प्रदर्शित करणे, प्रत्येकाशी संवाद साधणे, अद्वितीय असणे, इतरांचा आदर करणेआणि त्यांची काळजी घेणे, सर्वांशी सारखे वागणे. चूका मान्य करण्यास तयार असणे आणि कामात किंवा बाहेर एक सारखे वागणे समाविष्ठ आहे जर एखाद्या व्यक्तीमध्ये हे गुण असतील तर तो एक आदर्श व्यक्ती मानला जातो. आणि त्या आदर्श व्यक्तीचे आपण गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. role model बनणे हे कोणाहीसाठी खूप सोपे नाही विशेषतः जर तो आपण role model बनण्यावर लक्ष केंद्रित केले असेल. role model असण्याबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एक गोष्ट करता आणि लोक तुमचे अनुसरण करू लागतात. तसेच तुम्हाला काहीही मोठे साध्य करायचे नाही फक्त तुमचे मन आणि वरील गुणांचे पालन करणे आणि धिर धरा आणि एक दिवस तुम्ही लोकांसाठी आदर्श व्हाल. माझे आदर्श व्यक्ती म्हणजेच प्रत्येकाच्या जिवनात प्रत्येकाचा role model म्हणजेच प्रत्येकाचा आदर्श व्यक्ती हा वेगवेगळा असू शकतो. अह काही जणांचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असतात, काहींचे आईवडिल. जसे किंव्हा स्वामी विवेकानंद अशा प्रकारे प्रत्येकाच्या जिवनात प्रत्येकाचा role model म्हणजेच आदर्श व्यक्ती हे वेगळेवेगळे असतात. आणि त्यानुसार ते त्या आदर्श व्यक्तीचे गुण आत्मसात करून आपले जीवन साध्य करण्यास प्रयत्न करतात आणि त्यानुसार जीवन जगण्याचा अह चांगले जीवन जगण्याचा अं आनंद घेतात. अह अं role model म्हणजेच अह माझे role model म्हटले तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल हे माझे आदर्श आहेत. आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे माझे आदर्श आहेत कारण त्यांनी आयुष्यात मोठ्या गोष्टी साध्य केल्या. आहेत आणि भारताचे राष्ट्रपती झाले होते. हे माझे आदर्श आहेत, कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश आणि तेथील लोकांसाठी विशेषतः शाळकरी मुलांसाठी समर्पित केलं आहे. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडू मध्ये झाला त्यावेळी त्यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कुटूंबाला आर्थिक मदत करण्यास ठरविले म्हणजेच सुरुवात केली. पण त्यांनी कधीच शिक्षण सोडले नाही. कुटूंबाला हातभार लावण्याबरोबरच त्यांनी शिक्षण सुरु ठेवले. आणि पदवी पर्यंत ते शिक्षण पूर्ण केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केलेले कार्य म्हणजेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर काम केले आणि आयुष्यात अनेक महान गोष्टी साध्य केल्या, पण पोखरण मधील अणूबॉम्ब चाचणी, अग्नि आणखी पृथ्वी क्षेपणा अं क्षेपणाश्रांचा विकास आणि भारताचे राष्ट्रपती पद हे त्यांच्या प्रमुख कामगिरीत समाविष्ठ आहे पण आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिकवायला सुरुवात केली कारण ती त्यांची आवड होती. ही तरूण पिढी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य मार्ग दाखवा आणि महानतेकडे घेऊन जा, असे ते नेहमी सांगतात. डॉ. अब्दुल कलाम हे त्यांच्या कामात इतके समर्पित आहेत. कि ते सहसा रात्री उशीरा झोपत असतात असत आणि सकाळी लवकर उठत असत. शिवाय भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांना कधीही अधिकाराचा गैर वापर केला नाही. याशिवाय त्यांचे कुटूंब देखिल एक अत्यंत नम्र व्यक्ती होते. ज्यांनी काम करून आणि साधे जीवन जगून आपला उदर निर्वाह केला. माझ्या जीवनात इतर आदर्श लोक म्हणजेच डॉ. अब्दुल कलाम तसेच अं स्वामी विवेकानंद, माझी आई, बिल गेड, रतन टाटा, विल स्मित, सचिन तेंडूलकर, कपिल देव, कल्पना चावला, अल्बर्ट आइनस्टाइन, बी. आर आंबेडकर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे आईवडिल आई आणि वडिलांच्या शिवाय माझे आयुष्यच पूर्ण होणार नाही. ते नेहमीच माझा आदर्श आहेत आणि माझ्या यशात आणि अपयशात ते माझ्या शोबत सोबत आहे. जे प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडून शिकण्याची गरज नाही तर मुंगीपासून तसेच लहान मुलाकडूनही शिकता येते. शिकणे ही कधीहं कधीही न संपणारी प्रक्रिया असावी. डॉ. कलाम हे खरोखरच एक अद्भुत व्यक्तीमत्व होते. आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन धडा होता आणि आपण त्यांच्याकडून नक्कीच शिकले पाहिजे. त्यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजे.

अशाप्रकारे role model म्हटलं म्हणजे आपल्या जीवनात खूप महत्वाचा भाग आहे. जे आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असते. योग्य तो मार्ग दाखवत असतो. अं

तसेच role model म्हटलं म्हणजे स्वामी विवेकानंद अं डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच आपले अं आईवडिल सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाचा आदर्श व्यक्ती असणे आवश्यक आहे जेणेकरून तो आपल्याला त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करून आपण देखील आदर्श होऊ शकतो. तसेच जगात असे बरेच लोक आहेत जे आंधळेपणाने एखादे अनु एखाद्याचे अनुसरण करतात. म्हणजेच गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात

तसेच role model celebrity राजकारण्यांपर्यंत त्यांच्या कुटूंबातील सदस्यांपर्यंत कोणीही असू शकतात तसेच इतरांसाठी role अं role model मध्ये प्रत्येक खूप सारे महत्वाचे गुण असतात आणि ते आपण आत्मसात केले पाहिजे आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच

आणि त्यामुळे आपण अं आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो. आणि आपल्या अं जीव जीवना जीवनाला चांगल्या रितीने चांगला आकार देण्याचा प्रयत्न करू शकतो. जेणेकरून आपल्याला अं वाईट मार्गाची सवय होणार नाही आणि वाईट मार्गाचा अवलंब आपण करणार नाही म्हणजेच role model अं व्याक अह अं role model म्हटलं म्हणजेच असा व्यक्ती कि ज्याच्यापासून आपण चांगले गुण करून आपण अं त्या व्यक्तीचा अं त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करू शकतो. आणि आपण आपल्या जीवनात ते अह अं उद्भवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच role model role model ही एक प्रत्येकाच्या जीवनात आदर्श अं व्यक्ती असते. आणि त्या व्यक्तीचा गुण आपण अं घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आपली आई आई ही प्रत्येकाच्या जीवनात अह प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाचा role model आई असते. म्हणजेच आपण आई अं यां अं आई पासून खूप सारे गुण शिकत असतो आणि त्या अं त्या गुणांचा अवलंब करत असतो.

समाजातील किंवा कुटूंबातील अतिशय साधी माणसे आपले आदर्श असू शकतात. ते आपले पालक किंवा मित्र असू शकतात. जे आम्हां आपल्याला कठिण काळात मार्गदर्शन करतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि वृत्ती विकसित करण्यात role model महत्वाची भूमिका बजावत असतात. मूल्ये, विश्वास, आणि वर्तन ही तीन महत्वाची वैशिट्ये आहेत. जी आपल्या जीवनातील आदर्शावर खोलवर प्रभाव पाडतात. तसेच अह माझी आई माझे आदर्श आहे. माझी आई माझी पहिली शिक्षिका आणि माझी सल्लागार आहे. ती आतुन आणि बाहेरून एक सुंदर व्यक्तीमत्व आहे व्यक्ती आहे. तिचा चेहरा नेहमी हसमुख राहत असे. ती एक वृत्कृष्ठ स्वयंपाकी आहे. तिने मला अन्न आणि लोकांचा आदर करायला शिकवले आहे. ती माझे आदर्श आहे कारण मी तिला शक्ती देते आणि मला प्रेरित करते कारण ती मला शक्ती देते आणि प्रेरित करते. माझ्या आईने मला एक चांगला माणूस आणि काळजी घेणारे मूल बनण्याची प्रेरणा दिली. माझ्या आईने नेहमीच आम्हां आपल्याला मदत केली आहे. आणि आपल्यावर स्वतःवर वि आपल्याला स्वतःवर विश्वास ठेव ठेवला आहे. माझ्या ओळखीच्या सर्व लोकांमधे ती सर्वात समजूतदार व्यक्ती आहे. माझ्या आईने आपले पालनपोषण करण्यासाठी तिच्या आयुष्यात अनेक त्र्याग त्याग केले आहेत म्हणूनच ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आदर्श व्यक्ती आहे. माझे बाबाम्हटले म्हणजेच माझे वडिल माझ्या आयुष्याचे आदर्श आहेत. मला नेहमी त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा असते. बाबा माझ्या कुटूंबातील फक्त कमावता सदस्य आहे. मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे आणि त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करण्यासाठी खूप प्रयत्न करित असतात. जेव्हा मी हताश होतो तेव्हा ते मला प्रोत्साहन देतात.

प्रत प्रत्येकाने आपापला role model ठरविला पाहिजे आणि त्यानुसार त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद

ब hello काय करतो कि काय नाही रे बाहेर आलतो थोडस ह का

मग काय, काय चालू आहे काय नाही काम चालूच होत

सध्या काय आपल शेती च चालू आहे सध्या पावूस पडलाय

माझां admission काढ यार माझ दोन वर्ष झालन माझ admission नाही केल कश्याला ज्या वेळेस form भरायचं होता बारावी नंतर काही माहित न्हवत मला आणि कोणाला काही विचारल पण नाही आणि ज्या वेळेस admission करायचा होता त्या वेळेस timing संपलेला होत त्यांनी म्हणजे college वाल्यांच म्हणन अस होत कि दोन महिने admission ला time होता त्यावेळेस तुम्ही आले नाही ह ह

ह

दोन वर्ष गेल्रे माझे direct ते फावलेच time गेल रे तुझा दोन वर्ष म्हटल्यावर खूप दिवस गेले न

तू माझा senior आहे न तर तू direct अस समजा एखाद्या job लागला असता direct दोन वर्ष इतके time वाया गेला तुझा हो न मला पण कळत नाही बर तू काय करतोय आता काय नाही आता मी tenth pass झालो फक्त आता काय अकरावीला admission घेतली अकरावी ला घेतलाय काय पाह रे बाबा प्रतेक आणि तू, मचा आता दोन वर्ष काहीच नाही केल तुम्ही कासयाचा अभ्यास वगेरे काहीच नाही काहीच नाही न त्यामुळे मी म्हणत होतो याला घेईन त्याला घेईन पण ते काय time कड लक्ष्य दिल नाही मी ते दोन महीन कामात घातले नंतर दोन महिन्यासाठी माझ पूर्ण वर्ष गेल आणि नंतर त माझ महिनाभर त्याकड लक्ष्य्य गेल नाही तर परत दोन वर्ष चालले गेले त्यामुळे तू बाकी गोष्टी कड सोडून दे, बाकी गोष्टी कड सोडून दे पण पहिलं admission process कोणत्या तुला जे काही करायचं आहे त्या गोष्टी कड लक्ष्य दे ज्या त्या वेळेस ह तुमचे direct चार वर्ष वाया गेले ह आ मग माझे आता जात आहेत तेवढे आता जवळपास ब्बाप्रे म्हणजे खूपच time गेला चार वर्ष म्हटल्यावर खूपच long time तुम्ही gap घेतली काय कराव त मला tension येत त्यावेळेस केल असत थोड फार लक्ष्य दिल असत तर आता late झालो नसतो आता तुम्ही आता नंतर काय ठरवल मग आता चार वर्षाच gap घेतल आता चार वर्षा नंतर काही करावस वाटत नाही तुम्हाला चार वारशाच gap म्हटल्यावर हो नां दोन असे तसे गेले दोन ते अस्या वेळेस गेले आता मला वाटत कि काश्याला तरी admission भेटल ना बी ए किवा बी कोम अस काही असल त ते करून टाकतो किमान माझ graduation तरी झाल असत आत माझ भर मी त्य्याची भरती दिली होती मग आता थोड फार अभ्यास पण होत त्या post छ पण graduation नसल्य्यामुळे मला ती गोष्ट परीक्षा देता नाही आली नाही नाही बाकी practice माझी आधीच होती कारण कि अकरावी पासून थोड फार exercise करायचो सकाळी तर माझ ground ते clear झाल असत ते ground भरती साठी clear झालच असत पण ते तलाठ्याची जागा आहे का त्याच्यासठी समजा हे न्हवत त graduation complete न्हवत न जे कि माझे दोन तीन वर्ष म्हणजे complete धरून चार वर्ष जे गेलेत त्या साठी माझ हे न्हवत न graduation न माझ admission झाल असत ना म्हणजे माझ तलाठ्याच मी देवू शकलो असतो exam ते माझ्याक्ड certificate राहील असत हो न तेवढ gap मध्ये थांबता येत नाही तलाठ्याची जागा पण सुटून गेली हातातून तालाठ्याचीच नाही आता कोणती जरी जागा निघाली आता बर्या पैकी शंबर टक्क्या पैकी नव्वद जागा graduation वरतीच आहेत तर कमीत कमी माझा diploma तर झाला असता जी गोष्ट काहीच झाली नाही आज तर आता करत आहे चार वर्ष त गेलेच समजा मग असता काय भेटल तर भेटल नाही तर मग काय आहे education पासून पूर्ण लांब आतातरी चार वर्ष गेलेच आहे education लांब पण काही करता आल तर करू आता जस कि जास्त महत्वाचं म्हणजे वर्षभर चा अभ्यास तर महत्वाचं आहे time, time ला पण आहे addimision चे form असतील त्याच काही ठराविक timing असल त्या timing ला सगळ काम करून घे मग तुला कोणत्या गोष्टीत problem येत नाहीत मग ती एक दोन दिवस एक दोन दिवसाच वेळ जर सोडला तर आपल्याला नंतर च पूर्ण वाया जातात time time चा लई महत्व आहे कि time गेला तर मग नंतर समजा time ला काय नाही करता येत काहीच करता येत नाही time ला आता व्यवस्तीत मी तस अभ्यास होता थोड फार revision केला असता आणि अजून जर पाच सहा महिने अभ्यास केला असता आणि ती तलाठ्याची परीक्ष्या दिली असती pass out झालो असतो किवा एखाद काही तरी हातात राहील असत एखादी नौकरी किवा एनारा पैसा माझ्या हातात राहिला असता तर ते वेळ

याला मी महत्व दिल नाही तर आज मला शेतातच काम कराव लागत यार काम केल तरच थोड फार माझ्याकड पैसा राहणार आहे आज ते मला आज त्या मला एक महिन्याची दोन महिन्याची किंमत कळाली तुम्ही जर तेव्हा time, time वर केला असता तर तुम्ही कुठतरी एखाद job ला वगेरे असत पण तुम्ही आता time खूप झाला न हो ना बघू आता जे होईल ते होईल जे time, time ला करायला पाहिजे होत ते केल नाही आता जे हाती लागल तेच गोष्ट करा लागणार आहे

मी म्हणल होत बर का प्रत्यक गोष्ट खरी नाही अजून time अजून दीड महिना बाकी आहे अजून दोन महिना बाकी आहे आता जावू उध्या जावू मंग जावू पण काम थोड संपत असतात चालू चालू मध्ये गेल असत लाक्ष्यातून पण गेल तरी पण ती गोष्ट झाली नाही त्याच्यामुळे आज मला इतक problem वाढलाय मग आता, आता काय घरच च काम कराव लागणार तुम्हाला ते चार वर्ष जर वाया नसते घातले तुम्ही ते आता गेले आता साध्याच काम कराव लागत असल हाय कि नाही ह तो माझा, माझा जो भाई कां

आमच अं भैएया म्हणजे माझ्या आत्याचाच मुलगा आहे तो त्याने आता तो जवळपास doctor पण झालय त्याची आणि त्याच hospital पण आहे त्यान त्याच म्हणन अस होत कि मी सगळे काम करून जे काही गोष्टी आहे त्या बाकी time, time करायचो होत जो कि माझा अभ्यास असल जेकी form असल scholarship ची एखादी scheme असल सगळ मी time, time शी करायचो न चुकता करायचो कि माझ्याकळ प्रत्यक गोष्ट आधी असायची हो त्याच म्हणन अस आहे कि तोपर्यंत मग मला मी नवोदय ला लागलो अं तो अभ्यास केला त्याच्यानंतर नवोदय ला time, time ला अभ्यास केला सगळ्या गोष्टी केल्या तवा मग सगळ pass out मला भार जावून चांगल mark पडले जे पण माझ science पण clear राहील आणि प्रतेक topic जे आहे त्या गोष्टीच जे topic पूर्ण clear करलो जी माझ्याकड एकदम load आला नाही काही नाही मी एकदम frankly करून सगळ्या गोष्टी करत होतो नंतर माझा number लागला त्या नुसार number ला माझा मला form भरायला अडचण येत होती पण मग मला अडचण कुठ येयाला लागली काय माझा form म्हणजे document मध्ये चुका होत्या आणि त्या दोन दिवसामध्ये clear केल्या जास्त दिवस न लागता काम धंदे करून तयारी केल्या त्या त्या cover केल्यामुळे मला पटकन admission भेटलं मग तस करत करत त्यान प्रत्यक दिवसन दिवस कस केल कित्यक तेव्हाच नाही hospital टाके पर्यंत तीच गोष्ट चालू ठेवली जस कि आपल्याकड ती licence येत आपल्याकड ती degree येते ती degree पण time, time ला आणल त्याला approve कराव लागत त्या गोष्टी पण पण त्याच म्हणन होत जर त्याच, त्याच म्हणन अस आहे कि मी आतापर्यंत success झालो कि माझ्याकड आता पर्यंत जे ते फक्त मी time ला महत्व दिल त्याच्यामुळे होतो

time आता तुम्हाला अस कळल कि time तवा अभ्यास केला असत तर तेवढे चार वर्ष वाया नसते घातले ते आता कुठतरी कामला असते तेच ना आणि मला एक दिवस admission करायचं जीवावर येत होत त्यामुळ दोन महिने घालवलेच पण त्याच्या सोबत सोबत दोन ते चार वर्ष पण माझे चाले गेले

काहीच होवू शकत नाई तस आता time ला खरच महत्व दिला असता तर मला कुठतरी राहील असत मी मला एवढ बेकार दिवस नसते काढाव लागले हो चालेल कि

हां मला असं वाटतं की education हे खूप important आहे, कारण की आजकाल शिकलो नाही तर मग मला असं वाटतं काहीच नाही. शिक्षण हे खूप important आहे, कारण की शिक्षण केलं तर आपण अं काहीपण काम करू शकतो. Job करू शकतो. तसंच मला असं वाटतं की, शिक्षणच्या पण आता अं आपल्या सरकारनी खूप उपल सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अं जसं की आता अं खेड्यागावात पहिले जास्त शाळा नव्हती. जास आठवी तक आता शाळा पण तिकडं पण झालेली आहे. आन म्हणजे main म्हणजे, शहरात college मध्ये येण्यासाठी अं मुलामुलींना आपल्या सरकारने त्यांच्यासाठी bus चे passes वगैरे हे केलेले आहे. मी असं म्हणजे अं शिक्षणासाठी का खूप गरीब लोकं त्या, अं म्हणजे, कुठं कुठं तं त्यांना म्हणल्या जातं, पोरींना की शि अं शिकून तरी काय करणारंय तू? अं मुलींना म्हणजे असं चूल आणि मुल चेत अं म्हणजे म्हणलं जातं. का लग्न करून तुला घरीच राहायचंय. तुला थोडीना job करायचाय? तर मला असं वाटतं की, त्या त्यांच्या घरच्यांनी पण मुलींना शिकून द्याव, द्यायला पाहिजे कारण की आजकालच्या युगात शिक्षण हे खूप important आहे. आन मला असं वाटतं की प्रत्येक मुलगी ही शिकलेलीच असांव कारण की, अं बिगर शिकलेल्या त्यांना अं अं सगळे लोकं त्यांचा किती अपमान करतात, त्यांना काहीपण म्हणतात. असं इंग्लिशमध्ये पण बोललं की त्यांना कळ कळत नाही. मला असं वाटतं की, अं त्यांनी जास्त नाही तर कमीत कमी ज्ञान पुरत तरी शिक्षण करायलाच पाहिजे. कारण की शिक्षण केलं तर आपण, अं आपला आपला व्यवसाय, अं business, नाहीतर म्हणजे अं एखांद्या वेळेस छोटी मोठी job करू शकतो. तर मला असं वाटतं की शिक्षण हे खूप important आहे. तुम्हाला काय वाटतं? हो maam, तुम्ही बोलले ते बरोबर आहे. शिक्षण खूप important आहे. शिक्षणाचं महत्त्व पण लोकांना म्हणजे आज आजकालच्या पिढीला पटतंय. जसं की पहिले मुलींना शिकू देत नव्हते, पण आता ते compulsory मुलींना पालक पण पालक पण शिकू देत आहेत. शिक्षणामुळे आपल्याला कळतं की आपलं, म्हणजे अं educated लोकांना कळतं की, आपल्या professionality काय आणि personality काय. या दोन गोष्टी फळ कळतं नाहीतर लोकांना professional आणि व personality मधला फरक कळत नाही. की आपण अं बघितलं गेलं तर शिक्षणामुळे आपल्या, आपण कोणत्या एखाद्या ठिकाणावर गेल्यावर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. किंवा आता आपण बघितलं तर, शिक्षणामुळे हे पण कळतं की, कसं उठायचं किंवा कसं बसायचं. या पण, या पण गोष्टींने विचार केला जातो. तर आपण एखाद्या job साठी interview द्यायला गेलो, MPSC झालं UPSC झालं, तर ते आपल्या, आपल्या अं interview तिथं आपण, अं may I come in? म्हणण्यापासून त्या interview ची start सुरुवात झालेली असते. तेव्हापासून ते आपल्याला marks द्यायला चालू करतात, म्हणजे आपण कसं आपली, सुरुवातीला बोलण्याचा tone काय असतो, त्यानंतर interview घेणाऱ्याचा सुरुवात करतो तेंव्हा आपल्या बोलण्याचा tone कसा असतो, कोणत्या कोणत्या language मध्ये आपण बोलू शकतो किंवा आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये पारंगत आहे या गोष्टींचा पण विचार करतात. आणि लोकांना म्हणजे, शिक्षणामुळे लोकांना कळतं पण म्हणजे काय महत्वाचं आहे काय नाही. आता तर youtube ला पण interview वगैरे चालू असतात. तर म्हणजे आप आपल्याला जर कुठल्या interview ला जायचं असंल तर आपण, youtube वरून पण interview बघू शकतो. किंवा त्या youtube वरच्या, अं youtube वरच्या education नुसार, पुन मध्ये पण आपण बोलू शकतो म्हणजे, कुठल्या प कुठली गोष्ट बोलायची नाही किंवा कुठली गोष्ट बोलली पाही गेली पाहिजे interview मध्ये हे कळतं तसंच आपण education मध्ये बघितलं. तर आता, दहावीनंतर पण basic classes आहेत. बारावीनंतर पण आहे, अन PG नंतर, degree नंतर पण आहे, PG नंतर पण आहेत. जर दहावीनंतर जर आपण cake making, dress making अं makeup artist वगैरे fashion artist,